हॉटस्टारवर का कोणत्या दुसऱ्या app वर. त ते मला म्हणत होते कि बघ एकदा. चांगलंय ते. हा त काय . मीपण बघितली ना इथे, friends लोकं आले होते सगळे आमच्या घरी. आणि फ्रान्स आणि अर्जेन्टिना मी support करत होता फ्रान्सला. फ्रान्सचं~ फ्रान्स पहिलेपासून पूर्ण वर्ल्ड कप खूप खेळत होते पण नंतर म्हणजे. तीन~ तीन goal केले एम्बाप्पेने तरी काही ते झालं नाई ते final. हम्म काय penalty penalty होत ना का नई? penalty shootout होतं ना final मध्ये? हां penalty shootout. म्हणजे तो rule च मला काई आवडत नाई. पण it was good. म्हणजे फ्रान्स मागच्या वेळेस बी वर्ल्ड कप, फ्रान्स last वर्ल्ड कप बी जिकलाय. या वर्ल्ड कपमध्ये बी final मध्ये आलं म्हणजे top team आहे फ्रान्स. हां आणि तरी त्यांचे main player खेळत नव्हते. करीम बेंझेमा नव्हता खेळत. अजून बी-अजून बी होते एक-दोन player जे खेळत नव्हते. तरी ते एवढे final पर्यंत आले. नाहीत जीतले बी असते. एकदम close होता game म्हणजे. म्हणजे फ्रान्स एकदम, त्यामुळे ते-ते final match एकदम trending झाली लोकांमध्ये. त ते दोघी भले त्याची team हरली, तरी एम्बाप्पे चे खूप, लोकांमध्ये तरी popularity वाढली त्याच्यामुळे.

चा एम्बाप्पे. हे लोक तर, हे लोक सोबत बी खेळता PSG मध्ये. पॅरिस सेंट जर्मेनमध्ये हे लोक सोबत खेळता एका team मध्ये. म्हणजे imagine कर तुम्ही वेगळ्या-वेगळ्या team मध्ये तुम्ही, opposite team मध्ये आहे. आणि नंतर तुम्ही एका team मध्ये खेळता. हां पण आता मला वाटत ते club club culture सगळीकडेचं आहे. Cricket मध्ये बी IPL मध्ये बी दुसऱ्या team चे एका team मध्ये बी खेळताचं म्हणा. हम्म पण good it was त अं म्हणजे खूप interesting होता हा वर्ल्ड कप मागच्यापेक्षा हां आणि यावेळेस सगळ्यात जास्ती या वेळेस सगळ्यात जास्ती upset बी झालेत. म्हणजे लहान team मोठ्या team ला हरवतेय. सौदी अरेबिया हरवतेय अर्जेन्टिनाला. आणि अजून I think अं कोणती team होती तिने पोर्तुगलला हरवलं होतं. अं कॅमेरून होतं वाटतं, कॅमेरून होतं. त पोर्तुगलला बी हरवलं म्हणजे,

आणि ते म्हणजे, ते सगळीकडेचं होतंय. यावेळेस च्या T TWENTY वर्ल्ड कपमध्ये बी झिम्बाब्बेने पाकिस्तानला हरवलं. आयर्लंडने इंग्लंडला हरवलं. त यावेळेस बी तसं झालं cricket मध्ये बी. Football मध्ये बी तसं झालं. म्हणजे आजकाल काये कोणती team हलक्यामध्ये घेऊ नका असं. कोणत्या team ला? सगळ्या team थोड्या-थोड्या powerful होतात.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

त्या यांच्यामध्ये तुम्हाला माहिती पडतं, ते काय त्यांचं life behind behind the अं हा real life real life. त काये, काय नाहीये gossip वैगरे त खूप जास्ती मस्तय त्यांचं interesting आहे. पण तो concept बी. त कॉफी विथ कारण बघ ते बी हॉटस्टारवर बघ तू. आणि एक दुसरं अं याचं हे येतं काय म्हणता, द फॅमिली गाय म्हणून आहे हॉटस्टारवर द फॅमिली गाय. त त्याच्यामध्ये बी ते खूप-खूप जास्ती funny आहे. खूप जास्ती असं, थोडं म्हणजे normal humor नाहीये, different type of humor आहे.

म्हणजे असं काई नई फॅमिली गाय सारखं असं एक असं अं show आहे त तो. नाई host नाहीये, host नाहीये. तो show च पूर्ण आपल्या याच्यासारखा comedy animated animated show आहे म्हणजे.

हां त ते बी बघ. त हे दोघी show तू हॉटस्टारवर बघ खूप timepass. Clips पण बघत राहतो मी. इंस्टाग्रामवर येत राहता मला मध्ये-मध्ये भारी राहता एकदम. हां त तेच-तेच तू पूर्ण episode बघशील तर एकदम आहे. ते हॉटस्टारवर राहता का available? हॉटस्टारवरे ते बी फॅमिली गाय

मी हे सगळं त पाहतोचं. पण म आजकाल माझा time जास्ती इंस्टाग्रामवरच जातोय. इंस्टाग्राम reel वैगेरेवर एक-दोन तास. काईतरी लावलं सकाळी म्हणजे काहीतरी मी maximum माझे ना ते food, Food videos पाहतो. वर ते काय food बनवताय food वेचताय. street food blogging ते हे-हे इंस्टाग्रामवर, फेसबुकवर बी ते बाहेरचे लोकं foreigner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 आणि त्याचे जास्त, आजकाल video येताय मला.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

डेल फिलिप्सचे video भारी होते. त तिथून मी ह्या लोकांचे video जास्त. आपले indian vlogging म्हणजे, Foreigner ते त आपले इंडियामध्ये आहे आणि ते vlogging करता सगळे streetfood, आपले tourist places. त त्याच्यावरून मला जास्त interest आला. आणि त्याच्यामध्ये अजून माझा मी एक बघितलंय त्याचं नाव पीटर आहे तो, तो एकदम भारी हिंदी बोलतो त्याच्या channel मध्ये. त असं वाटतचं नई तो अं तो हाये actually अमेरिकेचा पण त्याला-त्याला त्याचं भाषा शिकायची त्याला खूप आवडे. त त्याने हिंदी शिकलेलीय. आणि इतका भारी बोलतो तो की actual इथले आपले south मधले लोकपण एवढी clear नाई बोलणार हिंदी. त तो इतका भारी बोलायला लागलाय. त तो कुठेबी आटकणार नई असं वाटत त्याने. हे लोक उलट त्याला त्याची करतात कि एव्हडं भारी कसकाय बोलतो हिंदी. हा indian indian म्हणजे, आजकाल indian food. आपण पाय, इंडियामध्ये राहून ते food खात नई पण बाहेरचे लोक खाता. नाई-नाई त्याचं काय, त्याचं बी तेचं म्हणय कि तो राहतो त सध्या व्हिएतनाममध्ये. पण त्याला main food आपलं आवडतं इंडिया. त त्यामुळे तो इथे हि त्याची दुसरी trip आहे. पहिले-पहिले मी video त्याचे बी तो म्हणतो हां okay okay चांगलंय. माझं तेचं चालूय आजकाल. मी हे ते सगळे म्हणजे, पण हे video एकदा चालू झालं scroll करत राहीलं खाली की दोन तास निघून जाता केव्हान-केव्हा. हम्म पण चांगलंय time pass काहीतरी नवं. तस नेटफ्लिक्सवर एक, Series त्याच food च अं राजा रसोयीया और कहाणी असं काहीतरिये ते. नेटफ्लिक्सवर. आणि ते तुम्हाला सांगत कि सगळ्यात पुढचं ते origin सांगत कि दिल्लीमध्ये समजा, दिल्लीचं cuisine आहे दिल्लीचं सगळं. त ते कुठून आलंय हा, कुठून आलंय, कसं-काय आलंय इंडियामध्ये. कस similarly आपलं अं इथलं cuisine राजस्थानचं cuisine कसं-काय, दाल-बाटी काबं खाता ते लोकं जास्ती. ठीके. चल मला एक call येतोय मी तुला नंतर phone करतो पण. हम्म नंतर बोलू. चल थांब. Okay take care.

Okay bye bye.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

एक ऐंशी decibel पर्यंतचा अं आवाज माणूस~ अं मनुष्यची~ अं मनुष्याच्या आरोग्यास अं म्हणजे अं मनुष्याच्या आरोग्यास अं योग्य आहे. पण ऐंशी decibel च्या नंतरचा, म्हणजे शंभर किंवा एकशे ऐंशी decibel एवढा आवाज जो आहे, हा अतिशय तीव्र असतो. तर हा आवाज मान~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

तर, ध्वनिप्रदूषणाचे हे~ वेगवेगळे कारणे आहेत, आणि परिणाम पण. अं आपण कारण म्हंटल, जर अं कारणांचा विचार केला तर, अं तुम्ही बघू शकतात कि, शहरांमध्ये जेव्हा मोठमोठे सार्वजनिक कार्यक्रम होतात, गणेशोत्सव अं शिवजयंती, दुर्ग~ नवरात्रोत्सव, किंवा व काही अं कौटुंबिक, पण अं जर काही कार्यक्रम असले, तर मोठ्या प~ मोठ्या प्रमाणात अं DJ चा आवाज असतो, किंवा फटाक्यांचा आवाज असतो किंवा band चा आवाज असतो.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 त्याच्या~ त्या आवाजाची तीव्रता इतकी असते कि, त्यामुळे आपले शारीरिक आणि मानसिकतेवर परिणाम होऊ शकतो. आपण जर बघितलं न तर अं ध्वनीची पातळी जर जेवढी वाढली तर माणसामध्ये त्या, त्या गोष्टीमुळे ताण वाढतो. म्हणजे आपण म्हंटल कि, अं ध्वनीची पातळी, अं जर अती जास्त प्रमाणत वाढली, तर माणसांमध्ये ताण वाढून अं एकदम हृदयाची धडधड वाढू शकते. आणि जर आपल्याला माहितीच आहे, हृदयाची धडधड वाढली, रक्तदाब वाढला, तर त्यामुळे हृदयाचे विकार जडू शकतात. म्हणजे आपण म्हणू शकतो कि एकप्रकारे, हा शारीरिक अं अं शरी~ शारीरिक आरोग्यावर ध्वनिप्रदूषणाचा खूप मोठा अं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 तसेच अं हा तर आपण शारीरिक म्हणतोय. पण याचा मानसिकतेवर पण अं खूप मोठ्या प्रमाणा~ अं मोठ्या प्रमाणावर परिणाम होतो. कसं असत कि, अं खूप मोठ्या प्रमाणात अं जर आवाज असला म्हणजे आपला. आपले कान तो आवाज सहन करू शकत नसले, तर आपलं लक्ष विचलित होतं. काहीकाही वेळेस चिडचिड खूप होते, irritate होतो माणूस. किंवा आपलं जे एक अं कार्यक्षमता असते, ती सुद्धा घटते. अं आणि आपण जर अं बघितलं तर अं science मध्ये असं सांगितलंय कि, पचन क्रियेतसुद्धा ध्वनिप्रदूषणामुळे बदल घडून येतो. आणि सगळ्यात मोठ कारण, सगळ्यांनाच माहित असेल कि, सततच्या ध्वनीप्रदूषणामुळे, कायमचा बहिरेपणा पण येऊ शकतो. तर अं हे अं माहिते आपल्याला कि हे सगळे परिणाम होऊन सुद्धा. म्हणजे शारीरिक आणि मानसिक परिणाम होऊन सुद्धा आज आपण बघितलं तर आपण ह्या परिणामांकडे दुर्लक्ष करून, आपण फक्त आपल्या मनोरंजनाचा प्रकार म्हणून, अं आज मोठ्या प्रमाणात जर बघितलं तर अं ध्वनी प्रदूषण होतांना दिसतयं. म्हणजे आपण जर आपल्या घरातलाच विचार केला तर तुम्ही बघाल, कि आपल्याला एक म्हणजे आपण ऐकू शकतो त्या आवाज~ ऐकू शकतो तो आवाज न ठेवता,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

म्हणजे ज्या आवाजामुळे आपल्याला चिडचिड होते, किंवा नकोसा वाटतोय तो आवाज तर ते ध्वनिप्रदूषणाच आहे असं म्हणू शकतो. म्हणजे एकतर जे पातळी असते अंश decibel पर्यंतच्या आवजाची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 जेव्हा सार्वजनिक कार्यक्रम असतात, जसं म्हंटल मी आत्ताच कि, नवरात्रोत्सव किंवा शिवोत्त्सव, किंवा गणेशोत्सव. तर यावर पण आता आपण बघितलंय कि बंदी मोठ्या प्रमाणात अं शासनाने आणलेली आहे, म्हणजे

शंभर meter पर्यंत या यांचा आवाज नको जायला. किंवा म्हणजे एक अं certain limit मध्ये आपल्याला ते, अं ध्वनी ठेवेवा लागतो. कारण काय असतं कि आपण जर शहरात बघितलं म्हणजे मी तर माझा, माझ्या डोळ्याचं उदाहरण आहे कि अं अं म्हणजे मी जिथे राहत होती, तिथे अं म्हणजे आमच्या घरापसुन शंभर meter वर एक मोठं hospital होतं. तर तिथे म्हणजे, अं आम्ही जिथे राहत होतो, तिथून countinuously अं लग्न म्हणा किंवा काही असे कार्यक्रम असले तर खूप जोराजोरात जे band वगैरे वाजतात त्याचं अं pollution होतं ना तर ते अं hospital मध्ये patients असतात. तर त्यांना त्या आवाजाचा फरक म्हणजे परिणाम होतो. तर अं म्हणजे ते त्यावर आम्ही थोडी म्हणजे थोडा त्यावर बंदी आणण्याचा प्रयत्न केला होता. अं म्हणजे ते त्या hospital द्वारे, किंवा म्हणजे अं म्हणजे थोडं कमी प्रमाणात होईल याची अं प्रयत्न केले गेले होते. तर ध्वनीप्रदूषण आपण जर म्हंटल तर म्हणजे बस आपण बाहेरच दिसतो असं नाही तर, जसं मी म्हंटल कि, घरातपण हा खूप अं सामान्य प्रकार झालाय ध्वनीप्रदूषणाचा. म्हणजे आह अं आपण mobile चा आवाज आपल्याल म्हणजे earphones जेव्हा आपण कानामध्ये टाकतो ते एक अं थोडा आपण ऐकू शकतो. म्हणजे आपल्याला जे आवाज पाहिजेत ते आवाज न ठेवता आपण चांगला वाटेल, मला चांगलं~ चांगलं feel होईल. चांगलं अं वाटेल. म्हणून आपण खूप जास्त आवाज वाढवत असतो, आणि त्याचा परिणाम मी जो सांगितला कि, बहिरेपणा पण येऊ शकतो.

जस कि, गडगडाटीचं वादळ असतात. जोराचा वारा, हा पण एक ध्वनीप्रदूषणाचाच एक प्रकार आहे, आपण म्हणू शकतो. आता तुम्ही जर बघितलं तर भूकंप पण एक ध्वनीप्रदूषणाचा म्हणजे हे नैसर्गिक आपत्तींमुळे सुद्धा ध्वनीप्रदूषण होतं. असं म्हणता येईल. कारण त्यामुळे सुद्धा आवाजाची तीव्रता वाढते. आणि त्या~ ते आवाज आपल्या कानाला नकोसं होतं. म्हणजे, भूकंपामध्ये आपण जर बघितलं, तर किंवा जेव्हा पाऊस येतो. आता जे वादळं असतात. म्हणजे त्यांचा आवाज कडकडाट. विजांचा आवाज. तर तो पण एक ध्वनीप्रदूषणाचाच एक प्रकार आहे. पण काय तर ह्या घटना एक क्वचित वेळेत~ वेळेत घडत असतात. किंवा ते अं आपण म्हणू म्हणू शकतो कि, ऋतूनुसार होत असतात. पण अं अं शहरी भागात मी तेच बोलेन कि शहरी भागात

जसं मी सांगितलं कि, सगळ्यात साधं उदाहरण. घरातला mixer जर सुरु असला, किती irritate होत असतं. किती चिडचिड वाटतं ते. आणि नको असतं ते, त्याचा आवाज जरी कमी असला पण तीव्रता खूप. जास्त असते. आणि त्यामुळे तो आवाज आपल्या कानांना नकोसा वाटतो. तर TV ~ TV चा आवाज म्हणा. किंवा म्हणजे, mixer चा आवाज जसं, मी आत्ता बोलली. तर हे खूप अं म्हणजे irritate होतं आपल्याला. किंवा सगळ्यात मोठ वाहने, गाड्यांचा आवाज. आपण जर बघितलं तर, म्हणजे traffic जरी असली, तरी लोकं त्यांना निघायचं असतं त्या traffic मधून तर नको, गरज नसतांना सुद्धा horn वाजवत असतात. तर हा एक ध्वनिप्रदूषण वाढवण्याचाच अं म्हणजे, ध्वनिप्रदूषण वाढवण्यास कारणीभूत ठरतायत हे कारणं, कुठे न कुठे. म्हणजे आपण जर म्हंटल, हे आपल्याला जेव्हा आपण बोलतो किंवा ऐकतो, तर ते आपल्याला अं खुप सूक्ष्म किंवा एकदम लहान लहान कारणं दिसत असली. पण हे जेव्हा छोटं छोटं, म्हणजे थेंबेथेंबे तळे साचे. तर हे लहान लहान कारण अं खूप मोठ्या प्रमाणात वाढली तर त्याला तिथेच प्रदूषण होतं. तिथेच ध्वनिप्रदूषण होतं. म्हणजे आपण जर म्हंटल कि, अं traffic signal मध्ये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

असं मला वाटतंय.

मुंबई ची दुसरी ओळख म्हणजे भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या असणारे शहर व महाराष्ट्राची राजधानी सुमारे तीन कोटी एकोणतीस लाख लोकांना राहण्यासाठी आसरा देणार मुंबई शहर महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर वसलेलं आहे मुंबई ला विशाल सागरी किनाऱ्याला लाभलेला आहे मुंबई ला island city दक्षिण मुंबई भारताची आर्थिक राजधानी अशी ओळ ख आहे मुंबई लाखो लोकांना उपजीविकेचे साधन पुरवते मुंबई मध्ये वेगवेगळ्या संस्कृतीची धर्माची जातीची लोक खूप मोठ्या प्रमाणात आढळतात परंतु मुंबई ची मूळ रहिवासी के कोळी बांधव आहेत कोळी बांधव यांचे आराध्य देवता मुंबादेवी या नावावरुवून या शहराला मुंबई असे नाव पडले असं समज आहे पोर्तुगीजांनी मुंबई ला बॉम्बही असे नाव दिले इंग्रजांनी त्याचे बॉम्बे असे नाव केले नंतर त्या पुढे मुंबईची मुंबई, बम्बई, बॉम्बे, मुम्बाखोरी अशी नावे पडली. अखेरीस एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये मुंबई असे शहराला अधिकृत नाव देण्यात आले मुंबई शहराचा इतिहास, इतिहासामध्ये मुंबई ची नोंद अगदी पाषाण युगापासून केले गेले आहे त्याकाळी मुंबई हा सात बेटाचा समूह होता आणि तिथे वस्ती देखील आढळून आली होती इसवी सन पूर्व तीन मध्ये हवा सम्राट अशोकाच्या मौर्य समाजामध्ये आला होता

पंधराशे चौतीस मध्ये पोर्तुगीजांनी मुंबईवर राज्य केले त्यावेळी त्यांनी मुंबईला बोंबाह्य असे नाव दिले सुरवातीस मुंबई

खार, गोराइ, मालाड, मड अशी कोडीवाडी अस्तीत्वात आहे, अठराव्या शतकामध्ये कोलाबा, लहान कोलाबा, माहीम, माजगाव, परळ वरळी मलबार हिल ह्या सात बेटांचा समूह करून ब्रिटिशांनी त्याची मुंबई बनवली भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मुंबई शहर हे ब्रिटिशांनी बनावलेल्या मुंबई इलाक्यातच राहिली परंतु एकोणीसशे साठ साली संयुक्त महाराष्ट्र चळवळ नंतर मराठी भाषी महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली व मुंबई शहर हि महाराष्ट्राची राजधानी बनली मुंबई हि भारताची आर्थिक व मनोरंजनची राजधानी आहे एकोणिसाव्या शतकामध्ये मुंबईचा आर्थिक शैक्षणिक प्रगतीची सुरवात झाली मुंबई शहर मध्ये, गरीब, श्रीमंत व मध्यमवर्गीय असे वर्ग दिसून येतात तसेच मुंबई मधील रहिवाशी महाराष्ट्र राज्याची राज्यभाषा मराठी हि भाषा बोलली जाते परंतु मुंबई मध्ये कोकणी हिंदी इंग्रजी इत्यादी भाषा देखील बोलल्या जातात मुंबई हे खूप मोठे शहर असून ती आता एका अनंतरराष्ट्रीय शहर बनले आहे. मुंबई शहर मागे एकहजार पुरुषामागे आठशे अकरा स्त्रिया आहेत स्त्रियांचे प्रमाण कमी असण्याचे कारण म्हणजे मुंबई हे शहर लाखो लोकांना रोजगार पुरवते गावातून खेड्यापाड्यातून पुरुष मुंबई मध्ये कामासाठी स्थलांतर होतात मुंबई शहरामध्ये मोठ्या महत्वाच्या आर्थिक संस्था आहेत जसेकी रिजर्व बँक मुंबई शेयर बाजार, आर्थिक शेयर बाजार इत्यादी मुंबई मध्ये अनेक कार्यालय आहेत अनेक खरखाने आहेत आणि म्हणूनच येथील व्यवसाय आहे व नोकराची अनेक संधी उपलब्ध होतात भारताच्या कान्याकोपऱ्यामधून मुंबई मध्ये आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी लोकं इथं येत असतात आशियातील पहिला लोहमार्ग अठराशे त्रेपन्न रोजी मुंबई पासून सुरु एकोणिसाव्या शतकामध्ये मुंबईची भरभराट झाली मुंबईला अरबी समुद्रातील प्रमुख बंदर मानली जाते सोबतच संपूर्ण जगातील एकूण कापूस बाजारपेठ मुंबई मधेच आहे मुंबई मध्ये बघण्यासाठी अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत जगभरातून अनेक पर्यटक मुंबईला भेट देण्यासाठी येत असतात मुंबई मध्ये Bollywood आणि मराठी सिनेमा केंद्रे आहेत इथून मोठे मोठे कलाकार निर्माण झाले आहेत मुंबई ने अनेक महान कलाकार, साहित्यकार, क्रिकेटपटू, criminity घडवलेले आहेत अश्या अनेक ख्यातनाम, नामवंत कलाकारांचे मोठे मोठे बंगले मुंबई मधेच आहेत, मुंबई जिल्ह्यामध्ये अंधेरी, बोरिवली आणि कुर्ला हि मुख्य तीन तालुके आहेत मुंबई मध्ये साक्षरता प्रमाण छ्यानशी टक्के असून ते मोठे प्रमाणात मानले जाते मुंबईतून मुंबई पुणे express way राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार

चलेजाव चळवळ मुंबई मध्ये सुरु केली त्यामुडे मुंबई हि ऐतिहासिक घटनांची साक्षीदार आहे मुंबईतील लोकल मुंबईतील लोकांचा जीव असून मुंबईचा एक भाग आहे लाखो चाकर रोजच लोकल मधनं प्रवास करतात मुंबई मध्ये अनेक महत्वपूर्ण ठिकाणे आहेत जसेकी छत्रपती शिवाजी terminus छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमान सेवा, gateway of India सिद्धिविनायक मंदिर हाजीअली दर्गाह HotelTaaj मुंबई उच्च न्यायालय, मुंबई उच्च विद्यापीठ राजा बक्तावर, छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, रिजर्व बँक, नाणी नोटा संग्रहालय, नेहरू तारांगण शिवाजी पार्क, महालक्ष्मी मंदिर, मुंबादेवी मंदिर, चोरबाजार, जिजा माता उद्यान, मलबार हिल hanging garden पवई तलाव जुहू, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, इत्यादी प्रेक्षणीय स्थळे आहेत, सोबतच मुंबईमधील बांद्रा वरळी sea link हा मुंबईतील प्रमुख व महत्वाचा रास्ता असून तो संपूर्ण रन बांधलेला आहे या रस्त्याचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी दहा वर्ष लागली सोबतच हा रास्ता बांधण्यासाठी सव्वाशे कोटी रुपये खर्च केले गेले मुंबई पर्यटकांची मुख्य आकर्षण आहे आणि मुंबई हे शहर मोठं असल्यामुळे मुंबईतील प्रत्येक प्रेक्षणीय स्थळांना भेट देण्यासाठी मुंबई मध्ये मुंबई दर्शन बस करण्यात आली हि बस सम्पूर्ण मुंबईतील पर्यटन स्थळे दाखवते मुंबई हि भारताचे प्रवेशद्वार म्हणून ओडखले जाते कारण जलमार्गाने किंवा वायुमार्गाने येणारे यूरोप, अमेरिकन, आफ्रिकन अश्या विविध देशातील नागरिक सर्वात आधी मुंबई मध्ये पाऊल ठेवतात मुंबई बंदर येथून भारताचे सागरी मार्गाने पन्नास टक्के माल, माल वाहतूक होती जगातील सर्वोकृष्ट नैसर्गिक बंदरांपैकी मुंबई बंदर एक आहे जवाहरलाल नेहरू port trust व मुंबई port trust या संस्थेच्या माध्यमातून मुंबईतील सागरी बंदराचा कारभार हाताळला जातो मुंबई मध्ये व्यवस्था करण्यात आलेली आहे मुंबईतील रेल्वेमार्ग, विमानमार्ग, जहाजमार्ग व रस्ते प्रत्येक शहरामध्ये जिल्ह्याशी व देशाशी जोडल्या गेलेली आहे त्यामुडे मुंबईत येजा करणे खूप सोपे आहे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज अनंतरराष्ट्रीय भवन तर हे सर्वात व्यस्त आहे report नुसार जवळपास वर्षाला चार कोटी प्रवाशी या विमान तळावरून प्रवास करतात UNESCO या संस्थेने मुंबईतील दोन स्थळाची निवळ करून त्यांना आपल्या

वाड्यात असताना अधिक ते आजोबांचे भोवतीच घुटमळत गरगरत राही. बाबा, थोरली, धाकली, सर्व काका-काकू, चुलत भावंडं यांनी कसं गजबाजून गेलेलं होतं. ते आमचं आभीरभानूवंशीय कुटुंब. बाहेर गोकुळ

थोरली सांगत आली तसं सांगायचं तर अगदी दूध पितं असल्यापासून मी अतिशय बाळशेदार होतो. सदा हसरा, अनावर, नटखट खट्याळ होतो. किती बाळशेदार? तर थोरली, धाकली, गोकुळातील त्यांच्या सख्या, सर्व लहान-थोर गोपी क्षणभर काही मला खाली ठेवत नव्हतं. मला क्षणभरही विसंगत एकदा तर थोरलीनं ताक घुसळत असताना गंमतच केली. केली कसली तिच्याकडून आपसूकच झाली. शेजारी धाकली आई रांजनाजवळ ताक घुसळत बसली होती. काहीतरी गुणगूणत होती. आम्ही दोघं म्हणजे मी आणि दादा रांजणाला धरूनच उभे होतो. ताकात लोणी केव्हा वर तरंगेल आणि त्याच्या गोळ्या पटकन मटकवता येईल दोघंही नागडेच होतो. कमरेला केवळ चंदेरी कडदोरे काय ते होते. चांदीचे वाळे होते. दोघांच्याही. थोरलीची एक खोड होती. ताक घुसळताना ती मध्येच डोळे मिटून स्वतःला हारवून अगदी तन्मयतेने लई गोपगीतं गुणगूणतो. त्यादिवशी मी लोण्याच्या गोळ्याची वाट बघून बघून अगदी कंटाळलो होतो. रांगत, लडखडत चालत तिच्या पाठीमागं जाऊन उभा राहिलो. बऱ्याच वेळानं तिनं घुसळणं थांबवलं. रांजणात हात घालून, गुणगुणतच लोण्याचा ताक थकथकता गोळा हलकेच तिनं बाहेर घेतला. मला ती आता रांजनामागे बघू लागली. मी दिसलो नाही तशी ती गोंधळली. इतक्यात कुठं गेला हा? असं स्वतःशीच पुटपुटत दालनभर बघू लागली. मी आधारासाठी तिथं नेसुत वस्त्र धरून तिच्या मागंच तर उभा होतो. क्षणभर ती फिरेल, तसा मी आपोआपच गोल फिरलो. थोड्याच वेळात तिच्या लक्षात आलं की मी तिच्या पदराआड पाठीमागंच तर उभा आहे. मला बघताच लोणी भरल्या हातांनीच पटकन वर उचलून घेत तिनं अगोदर माझे मटामट मुकेच मुके घेतले. अधिक ते माझ्या गालावरचं खळीचं मी घुसमटलो. काहू फोडून रडू लागलो. माझ्या टाळ्यातच हातच्या ताज्या लोण्याचा गोळा चटकन भरला तिने. तसा मी आपोआपच मोकाट झालो. माझं अवघं रडणं अवगुंथलं ते केवळ डोळ्यात. हसतच तिनं त्या गोरसं कक्षाच्या कोनाड्यात ठेवलेल्या गुच्छातील एक टवटवीत मोरपिस घेतलं. कितीतरी रंगछटांनी अंगभर तळपत होत होते. निळ्या जांभळ्या, हिरवट, सोनेरी माझ्या दाट कुरळ्या केशात तिनं ते मोरपीस झटकन माळूनही टाकलं. तेव्हापासून हे मोरपिस मला चिकटलं ते सदैव. मोरपिसही माझ्या जीवनाचं पुढं अर्थपूर्ण प्रतीकच झालं. माझ्या बलराम दादाला मात्र ते काय आयुष्यात कधी कधीच नाही. हे सारं तो दुरवरून बघतच होता. धाकलीच्या रांजनाशेजारी घुटमळत होता. काय झालं कुणास ठाऊक? एकाएकी तो आमच्याच रोखानं यायला निघाला. तो थोरलीला येऊन भिडलाही. तिचं नेसुचं वस्त्र ओढत मला खाली उतरवून आपणाला वर घ्यावं म्हणून खुणावत एवढा आक्रोश आकांत मांडला होता. रुसून हात-पाय नुसते दणादण आपटू लागला. माझ्यामुळं थोरलीच्या काही ते ध्यानीच आलं नाही. त्यामुळं तर तो बिथरला. थेट दालनाच्या मध्येच जाऊन बसला. वरचं छत उडून जाईल असा टाहो फोडून सटासट हात-पाय झाडत आक्रोशू लागला. मला पटकन खाली ठेऊन थोरली आणि रांजनाजवळून धाकली दोघीही धावल्या. त्याला शांत करण्यासाठी त्यांनी नाना तऱ्हे केले. तो काही आवरत नव्हता. दोघींनी धरलं तरी उसळी घेऊन हात-पाय झाडत आणि टाचा आपटत नुसतं फुसफूसत होता. आतातर त्याला धड श्वासही घेता येत नव्हता. शेवटी तर तो कक्षात मध्येच

आता मात्र मी एक एक पाऊल टाकत त्याच्याजवळ गेलो. तो डोळे मिटून निपचित पडला होता. बंधुप्रेमानं मी त्याची दाट केशावळ माझ्या हातांनी घुसळली. त्यानं डोळे उघडले. मला पाहिलं, पण प्रतिसाद काही आता मीही रूसलो. त्याला पाठमोरं होऊन चालू लागलो. तसं त्यानं पाठोपाठ येऊन मला गाठलं. आता तर चक्क तो हातच होता. केवढ्यातरी मोठ्यानं मनमोकळं मीही त्याच्या गळ्यात पडून खळाळ हसू लागलो. आम्हाला असं बघून खेचल्या सारख्या आमच्या दोन्ही आया धावत आल्या.

तिनं सांगितलेली एक आठवण तर सततच माझ्याबरोबर राहणार. माझ्या छातीवरच्या जन्मजात केशमय चिन्ह. मी कळता झाल्यावर एकदा गाई चारून असाच संध्याकाळी परतलो. संगीत तर माझ्या जिवाचं मर्मस्थान होतं. सर्वात प्रिय. त्यादिवशी समोर तांडे हाकत मी मुरलीवर संगीताची वेगळीच धुन स्वतःला विसरून होतो. आसावरी

एकमेकांना नीट दिसतही नव्हते. मावळतीची किरणं पाठीवर घेत गायींच्या तांड्यांसह आम्ही सर्व पश्चिमेच्या महाद्वाराकडून गोकुळात शिरलो. गायी सवयीनं ज्या त्या गोट्याकडे मी, दादा आणि सेवकांनी आमचं गोधन दावणीला बांधलं.

घंगाळातील पाणी पायांवर घेऊन मी नेहमीसारखा थोरलीच्या कक्षात आलो. खांद्यावरचं खुंटाळीला टांगलं. हातची घुंगरुवाली गवळकाठी दालनाच्या कोनाड्यात नीट ठेवली. हातची मुरली आणि शिदोरीच्या लोटक्याचं गठुडं कोनाड्यात ठेवलं. समोर उभ्या असलेल्या थोरलीच्या चरणांना नेहमीसारखं मस्तक भिडवून वंदन तिनं माझ्या खांद्यांना धरून मला पटकन वर क्षणभर माझ्या डोळ्यात खोलवर डोळे रोवले. तिची कितीतरी वेगळी दिसत होती. तिच्या नेत्रकळा स्पष्ट मी तर दचकलो. तिचे दोन्ही हात मायेनं हाती घेऊन लगबघीनं म्हणालो काय झालं थोरली आई? अशी काय दिसतेस तू आज? हा? इथं असून दुरे कुठंतरी रानात गेल्यासारखी. आत्ता मुरली तूच वाजवलीस ना? तिनं विचारलं, हो. मी मान डोलावलो. केवढं पिळवटून टाकलं रे तुझ्या मुरलीच्या अनोळखी खंत वाटली रे तुझ्यासाठी मनात

तू जन्मलास त्या रात्रीची अभिजीत नक्षत्राची रात्र होती. श्रावणातल्या वद्य पक्षाच्या अष्टमीची उभं विश्वच चैतन्यानं

दुष्ट शंका कसली शंका? मी तिचे हात गदागदा हलवले. बस म्हणतच तिनं लगतच्या बैठकीवर मलाही बसवले. म्हणाली, तू जन्मालास त्या रात्री प्रसुतीच्या वेदनांनी कितीतरी मोठं गर्जत प्रलयंकर वादळ झालं होतं. गोकुळातले कितीतरी प्रचंड पुराणे गाठाळ उंच वृक्ष कडाडत धडाधड कोसळले होते.